काय रेंज गावी रेंज नाही वाटत. हा अरे जरा ते आम्ही खेडेगावाय राहतो ना

तेच बोललो असा अचानक कसा कॉ कॉल कट झाला तुझा अ इथे फक्त जिओ चीच रेंजे

अरे ते जिओ च गं आठवलं त्यावरण

आय पी एल ला पण किती खर्च करतात ते

मग तू अ तू आय पी एल मध्ये तू होणार कि नाही तुझं सिलेक्शन

पण आता सध्या बारावी म्हणून आहे सध्या टाइमच नाही काय बघायला

तर मुंबई इंडियन्स मुंबईतला आपल्या लालबागचाय रे काय बॉलिंग टाकतो बुमराह

पण ह्या ह्या वर्ल्ड कप ला तो बाहेर का होता

हो ना त्याच्यामुळे आपण मॅच हरलो इंग्लंड सोबत बॉलरच नहुता कोण

हो ना बेस्ट बॉलर शेवटी वर्ल्ड मधला

अरे कबड्डी तर मस्त चालूये आता प्रो कबड्डी चालूये बघितली कि नाही.

आपल्या कॉलेजचा बघितलं कि नाही तू अरे आन्ध्रा सोबत वन साइड जिंकलो मी

पण काय सांगू आपलं कॉलेज माहितेय ना तुला शेवटी अकॅडमीके तर शेवटी तिथे कबड्डी खेळणारे एवढे प्लेअर नाहीयेत

अरे एक एक रेड होती सुपर रेड फोर पॉईंट ची होती ती मस्त होती तुला व्हिडीओ पाठवेल मी एकदा

आपण फर्स्ट मॅच मस्त वन साइड जिंकवली मी पण सेकेंड मॅच ला काय झालं आपण लीड घेतलेली पण ती एकाने घाण काय

अनिल बोलला मला तो आयुष नि खराब केलं ना हो तोच आयुष तो एस आय डब्लू एस कॉलेज सोबत होती आपली मॅच पण त्यात पण मस्त समोरचे खेळणारे होते हा एक एस एफ दि फाउंडेशन मधला होता विजय क्लब मधून होते हे सर्व मोठ्या क्लब मधले होते खेळणारे तरी पण आपण वन साइड धो जिकवतो

आपल्या कडे लीड होती ती घालवली त्यांनी काय बोलणार आता काय नाय काय नाय आजून मॅचेस येत राहतील हा ना ती जर मॅच जिंकलो असतो तर पुढे जाऊन खेलो इंडिया साठी झालं असत सिलेक्शन

हा ना बारावीच बेनेफिट झालं असत सेमी ला गेलो असतो तर मस्त पैकी सिलेक्शन झालं असत अनिल पण होता अनिल टर्न ला होता आणि मी रेडींग सांभाळत होतो

बोल्ला आपल्या कॉलेज नि पण आपल्याला स्पोर्ट्स मधेच जास्त सपोर्ट केला पाहिजे हे निगमा वैगेरे ते इव्हेंट करतात

खर सांगतो तर कि आता तीन दोन दिवसात कुठे कबड्डी ची टीम उ उभा होते का. दोन दिवस प्रॅक्टिस घेतली आणि लगेच डी ओ सी ची मॅच. अस थोडी असत ना हो त्याला महिनाभर तर

स्पोर्ट्स साठी पण करा जरा अरे हो ना आता बघ कब क्रिकेट च बोल तुमची मॅच प्रॅक्टिस घेतात ते सर पण घेतच नाही कबड्डी च आपल्या कॉलेज मध्ये मग बोला तुम्ही सर कस प्रिंसिपल ला जाऊन किव्हा लेटर बिटर द्या सह्या प्रिंसिपल ला

नाही आपले जेव्हा युनिट टेस्ट होती तेव्हा मी सरांना बोललो सर बोलतायत आत्ता नाही आज

हा ना मग त्या नंतर डायरेक्ट आता दोन दिवसावर मॅच आणि मॅच झाल्या

असेन मॅच च्या आदल्या दिवशी मला प्रॅक्टिस ला छातीत लागलं डोकं एकाच. मग काय बोलणार लय लागलेलं

बाकी काय चाललंय तुझं अभ्यास कसा बोलतोय? अभ्यास चालूये आता क्लास सर शिकवतात त्याच्या वरतीये सर नसते तर काय झालं असत काय माहिती अभ्यासाचं

पहिला पहिला किती डिफिकल्ट वाटत होता पण सरांनी शिकवल्यावर बघितलं ना

तेच ना पण सरांनी शिकवल्या नंतर मला तर नाही वाटत एवढं हार्डये.

तू तते आपल्याला टिक मार्क वैगेरे ते

ते समजलं कि पूर्ण एन पी ओ समजेल सरांनी पण अडजस्टमेन्ट पण मस्त सांगितलायत.

हो फक्त काय आपण त्या

पाठीमागे आलेलो पण झाला माझा टॅली झाला. माझं पण रेसोलुशन टॅली झालं ते खूप कॅलकुलेशन होते पॉईंट मध्ये वैगेरे

तरी पण नशीब चांगलं दिल मी मार्क्स

आता बोलतात प्रीलियम चालू होणारेय

अ काय पोर्शन काय काय जरा सांग मला

इम्पॉरटंट टॉपिक आता अकाउंट्स चा तर एन पी ओ अड्डमिशन बघ अड्डमिशन रिटायरन्मेंट

अड्डमिशन रिटायरन्मेंट बघ नाहीतर पुढे बिल ऑफ एक्सचेंज एक महत्वाचं आता इशू ऑफ शेअर्स झालं कि सरांचा मग पोर्शनच झाला आपला फुल्ल. मग आपण ऐंशी मार्काचा पेपर आरामात लिहू शकतो. किती किती इसी जातंय मला मी ते जो प्रॉब्लेम आठ मिनिटात सोडवतो बिल ऑफ एक्सचेंज चा हो ना बिल ऑफ एक्सचेंज आरे तुला माहितेय मी सात मिनिटात अ फायनल अकाउंट चा सोल्व केलेला कॉलेज मध्ये आपण लेट गेलेलो ना म्हणून

एक्साम घेतल्या सारखं तर आपलं आपलं प्रॅक्टिस पण होती आपल्या डोळ्याखालनं जात सारखं. हो पण आपला क्लास जो बी येयच राज क्लास सोडता दुसरा क्लास नाही कोणता चांगला कॉमर्स साठी तरी नशीब मी दुसरा क्लास लावणार होतो नशीब हा क्लास लावला

स्वप्नय सरांच खूप जणांना नाईंटी अबाऊ घेऊन जायचं हो सरांचं स्वप्न काय पूर्ण करायलाच पाहिजे

पोर्शन मध्ये पण बघ ना मागच्या वर्षी

कॉलेज च्या मिस बोलल्या होत्या कि असं एन व सी मध्ये कोणी शंभर नाही देत मग मिस ला आपण रिसल्ट दाखवला मग मिस ला खार वाटलं

सरांनी सरांनी खूप मेहनत घेतली त्यांच्या ओ सी च्या मागे आता आपल्या मागे पण घेतायत खूप मेहनत. औटी सर पण आपल्या साठी खूप काही करतात.

स्ट्रीक्टली शिकवत असतील पण ते मनाने खूप चांगलेत.

पण त्यांच्या साठी ते एकदम चांगले झालेत

अ इको च काही नाही आता सरांनी जे शिकवायचं बाकी तेच धडे बाकी सगळे झालेत माझे. आता कधीपासून शिकवणार ते धडे?

इशु ऑफ शेअर झालं कि मग इको चालू करूया आपण. मग सर बोलले आता मग इकोच एकदा शिकून झालं कि मग झालं आपण आपला अभ्यास करायला मोकळे आहोत आपण. अ मला मॅथ्स टू हार्ड जात मॅथ्स वन हार्ड जात मॅथ्स टू

मॅथ्स वन काय नाय मॅथ्स वन मी शिकवेल तुला मला येतो

मॅथ्स वन मध्ये डेरिव्हेटीव्ह आलं पाहिजे ईंटेग्रेशन आलं पाहिजे बस डेरिव्हेटीव्ह ईंटेग्रेशन जर आलं ना झालं तुझं मॅथ्स वन पाहिलं काय आलं पहिले दोन चॅप्टर इसी आहे लॉजिक आणि मॅट्रायसेस तर तुला येत असेल डेरीवेटीव्ह चे पहिले पाच प्रॅक्टिस सेट झाले माझे आता सहावा प्रॅक्टिस करायचा बाकी केला कि मग

मस्तय सोप्पंय बाकी काही नाही ते सरांनी आपल्या मॅथ्स वन च्या सरांनी

आणि सरांनी सांगितलं उत्तम सोल्युशन घेयला तर ते घेयचा सोलुशन त्यावरचेच क्वेसशन सॉल्व्ह केले कि आपल्या आप पेपर इसी जातो.

बाकी मग इम्पॉर्टन्ट काय काय सांगितलंय?

चॅप्टर थ्री ना डेरिव्हेटीव्ह त्याच्यामधले जे लास्टचे थ्री पॉईंट फाईव्ह थ्री पॉईंट सिक्स एक्सरसाईस ती करा. फोर पॉइंट अ फोर पॉईंट मध्ये इंटिग्रेशन मध्ये पण इंटिग्रेशन चा फोर पॉईंट टू थ्री लास्ट लास्ट चे एक्सर अप्लिकेशन करायचे

आणि असं पण आपण पा ऍक्टिव्हिटी असतात सोळा मार्क तर मॅथ्स वन मध्ये आरामात असे भेटतात

तीस परियंत तर आरामात जाऊ शकतो आपण आरामात. कॉलेज ची एक्साम आणि क्लास ची एक्साम एकाच दिवशी होणार मग तेव्हा काय करायचं आपण काय नाय आपण आता आपल्याला जेवढं वर्षभर शिकवलं त्या नॉलेज वर देयचा पेपर.

कारण कि कॉलेज कॉलेज महत्वाचं ते वीस मार्क त्यांच्या हाताते आपले

परत प्रॅक्टिकल पण चालू होतील आपले मॅथ्स चे वैगेरे. प्रॅक्टिकल ला काही नाही ती प्रॅक्टिकल बुक दिलेली असते ती कम्प्लेंट करायची

मॅथ्स टू चे पाच देतील मग ते आपल्याला सॉल्व्ह करायचे तिथेच. मला रे दीव दिवाळीसाठी गावी जायचं होत रे

तुझावर पहिलेच खूप अबसेन्टीसमे जाऊदे आता बारावी साठी नको जाऊस आता

आता ह्या वर्षी जरा लक्ष दे बोर्डाची एक्साम बाकी काही नाही गाविरे मज्जा वेगळी रे जरा एन्जॉयमेंट म्हणून जायचं होत फॅमिली सोबत तश्या एक्ससाइटमेन्ट ला जरा हे करू

पिकनिक वैगेरे काढतात सर तिथे एन्जॉयमेंट करायची बाकी काही नाही. आता माझ्या बहिणीची आणि भाव

एक एक दिवस जाऊन ये आता तू असं

ते माझ्या बाजूलाच राहतात रे

मग ते सर्व आम्हला काम करायला लागणार सर्व म्हणजे

हा मग ठीके म म म लग्नाच्या दिवशी फक्त जाऊन येशील अटेंड करून येशील बघ बाबा कस करायचं हँडल

आजच्या अड्जस्ट मध्ये इशु ऑफ शेंर्स चा अर्थ लिहायचा दहा वेळा

आजून काही नाही आता सध्या मॅथ्स टू चा

सेमिस्टर मध्ये किती पर्सेंटेज आणले

अ परसेन्टेज तर नाही काढले पण मार्क मार्क्स तर चांगले पेरसेन्टेज नाही दिले ना या वेळेस नाही रे पेरसेन्टेज दिले ना आपल्याला रिसल्ट दिला त्यांच्यावर

आनि इलेवन्थ इलेवन्थ चा रिसल्ट होता वाटत तो

ते मला लँगवेज मध्ये खूप मार्क्स कमी दिले रे मी म्हणजे आपल्या क्लास मध्ये येईल तेव्हा लँगवेज नहुते शिकवत ना

अरे काय बोलणार कमीये खूप कमीये आता बघ दहावीला मला नाईंटी सेव्हन होते आणि आता

मला एवढे भेटले असते तर मी खुश झालो असतो भाऊ

अरे तुझ्या घरचे खुश झाले असते पण मला घरी नाही ना हे करत

अरे तरी पण खूप चांगले प्रॅक्टिस करून भेटतेत तुला

म्हणा आम्ही दुसऱ्यासारखे काय कमी नाही आपले आपले आपले फ्रेंड बघ ना तो काय

सरांचं पण हे नाईंटी अप्स काढायचं असं

काय करून सरांचं स्वप्न पूर्ण करायचं. तू काय करशील रे आमचंच काय काय मी करणार आरे मला पण खूप मला पण स्पोर्ट्स ची आवडे रे

तुला एक मस्त भेटलोय सर पण सीए त

हो गाईडन्स सर देतात ना मला सीए चा गाईडन्स आता सरांनाच विचारून मी करोत मी जे काय आहे ते

पाहिलं बारावी होउद्या बारावी ला चांगले पेरसेन्टेज पाडायचेत बस बाकी काही नाही आता ते आपले

राउंड वन मध्ये पेपर तर चांगले गेलेत

हो इंग्लिश चे पण दिले आरे माझे काही काही ऍन्सर करेक्ट असून पण रॉन्ग दिलेत

इंग्लिश मध्ये मला एटी आऊट ऑफ फिफ्टी फाईव्ह दिलेले तरी चांगलेत लँग्वेज मध्ये हे मार्क्स परत ते ट्वेन्टी मार्क्स

हो सेकंड राउंड ला पण परफॉर्मन्स इम्प्रोव करायचा सर बोलले

अ सर बोलले पुढेच फिफ्टी पर्सेंट आता फर्स्ट फिफ्टी परसेन्ट होत ना तर नेक्स्ट फिफ्टी परसेन्ट असेल अ फिफ्टी परसेन्ट आता बघू कस करायचं ते

त्यातला एक चॅप्टर आठवा चॅप्टर केलेला मी आता दहावा ऑपशन ला सोडलेला

ते शहीद भगत सिंग मैदानात ठेवणारे बोललेले.

लास्ट इयर चे टॉपर होते ना त्यांना आपण हे करणार